माझ इकडे बँक ऑफ महाराष्ट्रातच आहे तर मी असं विचार करत होती कि आता एखाद नवीन account उघडाव. तर काय काय लागतं savings account उघडण्यासाठी open करण्यासाठी काय काय लागतं? आधार card लागतंय फक्त. आणि म्हणजे आधार card वरती आता account open होतं? हो होतं ना. म्हणजे माझी तर procedure तीच झालेली खर तर. फक्त आधार card आणि तिथला एक form भरून दिलेला.

म्हणजे त्यांनी जन्म तारखेचा काही पुरावा नाही मागितला अच्छा आधार card वरती असतो का जन्म तारखेचा पुरावा?

मग त्यांनी काय फक्त आधार card घेतल आणि तुझ अं बचत खात हे केलं त्यांनी open केलं

अच्छा अच्छा अच्छा नाही पूर्वी काय असायचं कि जर आपल्याला आपल हे पाहिजे असेल बचत खात अं open करायचं असेल तर ते हे करायचे, पाहुले तर सगळ्यात पहिले अह हे मागायचे ओळखपत्र पुरावा आणि अं जन्मतारखेचा दाखला अस मागायचे ते. इतक्या तीन तीन गोष्टी लागायच्या आणि मग त्यच्या नंतर ते फोटो लागायचे फोटो.

अच्छा फोटो पण घेतले होय. म्हणजे आता तर काय आता तर काय म्हणतात ते आधार card आणा. आणि तुमचा तिथेच फोटो घेतो आम्ही. उभ करतात आणि तिथेच आपल्याला screen समोर direct च photo घेतात.

हा. मग तू काय काय घेतल त्याच्यासोबत काय काय facilities घेतल्या म्हणजे त्याच्या सोबत काय काय सुविधा आहेत त्या तुझ्या बचत खात्या सोबत. बचत खात्यासोबत ATM आणि passbook अच्छा ATM आणि passbook आणि हे नाही का? अं

मग किती पैसे तुला ठेवाव लागतात त्या खात्यामध्ये, जस आता तुझं

अच्छा अच्छा आता actually आणि पैसे किती cut होतात तुझे ते ATM चे आणि ते सगळे मिळून असे काही पैसे cut होतात का हो हो yearly एकशे सत्तेचाळीस रुपये cut होतात.

म्हणजे थोडं शुल्क घेतात त्याच अच्छा आता खर तर आहे ना आपण एवढ्या इतक्या बारीक गोष्टीकडे पहातच नाही आहे कि savings account सगळ्यात पहिले तर अस अस अस वाटते कि आपण का बॅंकेत खात उघडतो? सगळ्यात

हम्म, सुरक्षेसाठी आणि मग काढण ते काढायचे असतील तर मग checkbook वगरे वापरणं. हा, आता checkbook तर म्हणजे गेनेराल्ल्य कोणी आता checkbook घेतच नाही आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं कि आता दुसर मला असं विचारायचं होतं कि जर आपण किमान रक्कम नाही ठेवली खात्यामध्ये समजा पाचशे पेक्षा कमी झाली तर काही शुल्क घेतात का ते आपल्या कडनं? हो घेतात ना, माझे दोनशे पंचान्नौ रुपये cut झालेले एक दोन वेळा अच्छा म्हणजे तू किमान balance तू ठेऊ शकली नाही म्हणून अच्छा म्हणजे असं आहे अस होय.

म्हणजे चारशे नाव्यान्नौ जरी झाले तरी ते आपल्या कडनं ते ते तेवढे पैसे काढूनच घेतात. अच्छा म्हणजे बघा म्हणजे प्रत्येक बँकेचे काही वेग वेगळे नियम असतात. त्याच्यामुळ थोड्याफार nationalised बँका चांगल्या असतात ना कस कसय account आपण जर zero balance open केल ना तर मग पण charges पडतात. अच्छा म्हणजे zero balance च पण account असत?

मग ते सगळ्यांना मिळते का अस zero balance च account मिळत पण आपण काय करतो open करायला गेल्यावर आपल्याला एक तर knowledge नसतं त्यातल आपण randomly करायचं म्हणून savings account open करून घेतो. अस अस होय म्हणजे मी तर आता कधी विचारच नाही केला या सगळ्या गोष्टींचा आता कि अस zero balance account माझ account तर नव्हत zero balance ओपन माझे बरेचशे friends होते ना त्याचं zero balance होत त्यामुळे त्यांची amount जरी कमी झाली तरी काय पैसे कधी cut होत नव्हते. म्हणजे अस zero balance account पण मिळत का कि आपण काहीच ठेवल माही तरी चालतं मग पैसे cut होत नाही

आता एक माझ कोटक महिंद्रा च account आहे ना. त्यात म्हणजे amount ची limit नाही आहे कितीही ठेऊ शकता तुम्ही. अच्छा ठेवायचं पण limit नाही आहे म्हणजे किमान मर्यादा नाही आणि maximum पण नाही मग तू किती काढते एका वेळेस ATM मधनं किती काढू शकते कोटक महिन्द्रातन? अं limit आपली बाकीच्या बँक ची जशी आहे ना तशीच आहे कि per day thirty forty something निघतात. अच्छा तीस किंवा चाळीस हजार रुपये निघतात म्हणजे हा SBI तशी चाळीस हजार काढते किंवा पंचवीस काढते तर आता माझ bank of महाराष्ट्र खरं तर मी स्वतःच ते मर्यादा टाकून दिली त्याला

मग वीस नंतर मग ते सांगतात कि आता तुमी वीस तुमचं झाल तुमच आता आज तुम्ही मग रात्री बारा वाजल्यानंतर काढू शकतो आपण. हो next day दुसऱ्या दिवशी लागतो ना दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी लागतो तेव्हा आपण काढू शकतो आता हे सगळं आपण खर तर या गोष्टी कधी बँकेत खात आपण जेव्हा open करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण विचारच करत नाही आहे. आपण फक्त जातो जातो आणि मग बँकेत खात उघडतो आणि खर तर बचत खात त्याच नावच बचत खात आहे म्हणून आपण ते सगळं बचातीचच प्रयत्न कि कधी दोन हजार टाका कधी एक हजार टाका आपल्या ऐपतीनुसार आपण किती टाकायचे तेवढे पैसे टाकू शकतो आणखी काय आणखी काय म्हणजे आणखी काय चाललय? काही नाही निवांत सध्या काही नाही. अच्छा हो बाकी बर आहे मग आता हेच चाललय account च जरा चाललय म्हटल एकदा SBI मध्ये account खोलाव एक bank of महाराष्ट्र च आहे. मग ते SBI मध्ये तू म्हणती तसं तसाच करून घेऊन जाते, आधार card घेऊन जाते आणि आधार card घेऊन जाते आणि अं photo घेऊन जाते. photo मग आता फोटो सुद्धा कदाचित मम्मी सांगत होत्या कि नाही त्याचं account जेव्हा खोलल्या गेलं तर त्यांनी photo नेला होतं तर त्यांनी तिथच उभा राहून त्यांचा photo घेतला तेच्यामुळे मग, ह तेच्यामुळे मग नाही काही काही system change झाल्या असतील. आणि काय ग pan card वगरे नाही लागत का ग आजकाल बँक खात उघडायला pan card नाही मागत खात उघडायला pan card फक्त ज्या वेळी amount आपण deposit करतो fifty thousand plus

आणि पन्नास हजार म्हणजे घेतच नाही ना बिना pan card चे तेवढे पैसे.

अच्छा pan card शिवाय घेतच नाही. म्हणजे आता पूर्वी काय होतं महिती आहे का कि जर pan card आपल्याला पाहिजे असेल काही म्हणजे अं खात उघडयचच असेल आपल्याला बँकेमध्ये तर आधार card pan आधार card नव्हत पूर्वी तर पूर्वी pan card लागयच आणि आपला तुमचा जन्म तारखेचा दाखला लागायचा आणि पत्त्याचा पुरावा, मग तेव्हा रेशन card राहायचं तेव्हा त्या जमान्यात

तर मग ते होत. आता नाही आता

हा म्हणजे आधार card नी ह्या सगळ्या गोष्टी सोप्प्या केल्या त्यामुळं आपल्याला documents कमी लागतात.

नाही checkbook नाही घेतलेलं मी. अच्छा अच्छा अच्छा नाही मी घेतलय आत्ता म्हणजे bank of महाराष्ट्र च checkbook घेतल checkbook चा फायदा असा होतो कि आपल्याला कधी कुणाला द्यायचं असेल आता बरेच वेळा असं होतं कि आपण cash नाही कुठे अं हे करू शकत cash आपण carry करू शकत नाही cash एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जान किती जोखमीच होतं माहिती आहे का? चोऱ्या माऱ्या कोणी cash मारत, आपण त्या गोष्टीमुळे cash नाही घेऊ शकत म्हणून checkbook हे चांगला पर्याय आहे.

hello checkbook असलं कि सोपं होऊन जातं. मग अं hello

हो इकडे पण आहेच वातावरण.

savings account चा काय फायदा आणि काय तोटा आहे? फायदा आणि तोटा च नाही but कसं आहे service जी म्हणतो ना आपण जी आपल्याला SBI सारख्या ठिकाणी जी लवकरात लवकर नाही भेटत ती private बँकांमध्ये लवकर भेटते. हा तू म्हणते तसं खर आहे, म्हणजे private बँकामध्ये खूप आपण गेल्यानंतर आपण दोन पाच मिनटात आपलं काम होतं, पैसे भरायचे असेल तर लवकर पैसे भरले जातात

लोक जास्त करून private बँकांकडे private बँकांकडे जातात

मी तेच म्हणत होते आता, मी आता मी आता काय करू SBI मध्ये open करू खात का एक खात तर माझ bank of महाराष्ट्रात आहे तर मग दुसर खात private मध्ये करू कुठे HDFC त वगरे?

HDFC ची पण कशी आहे, म्हणजे चांगली आहे बँकांची हे चांगली आहे ना? हो म्हणजे service वगरे चांगली आहे ना? बघते मी तेच आता माझा तोच विचार आहे कि हे करण्यासाठी अं बाकी तस म्हणजे तसं पाहीले तसा काही फरक नाही आहे बँकांमध्ये बँकांच जे शुल्क आकारतात ते सगळीकडे सगळ्या बँकांच same च आहे ना अस काही खास पण त्यात काही अस काही फरक नाही आहे कि तुम्ही ATM मधनं किती किती वेळा दुसऱ्या बँकातन काढू शकतो तीन वेळा किंवा पाच वेळा असं काही आहे न!

तीन वेळा आपण काढू शकतो मग तीन चौथ्यांदा काढल तर मग आपल्या कडन ते charges घेतात कि तुम्ही आमच्या ATM मधन नाही काढले दुसऱ्या ATM मधन काढले मग ते असं charges वगरे घेतात

मग तेच आता बघते मी आता मला म्हणजे savings account open करायचे आहे तर मग आता ते आणि खर तर म्हणजे फायदा असा होतो savings चा कि आपण एक तर UPI ला पण फायदा होतो savings account चा आणि दुसरा अस कि आपण छोटी छोटी बचत पण करू शकतो. आपण हा म्हणजे छोटी बचत असं नाही कि आपल्याकडे आहे पाचशे हजार रुपये तर आपण पटकन savings account मध्ये टाकू शकतो नाही तर आपल्याकडे राहले नाही तर आपण खर्चच करणार ते तर नेहमीचच आहे ते तर आहेच म्हणजे असं नाही कि आपण खर्च करतो

ठीक आहे करून घे तू account open एकदा enquiry पण करून घे सगळी नाही आता हो enquiry तर करतेच account opening ची ते पहिले तर मी दोन तीन बँकांमध्ये जाऊन पाहाते काय होतं माहिती आहे का अं आपण पहिले जातो सुरुवातीला जातो कि आत्ता आम्ही मधे विचार करत होतो कि AU बँकेत जाऊन account खोलावं माझा दीर तिथे job करतो ना ग म्हणून तर तो कि वाहिनी आमच्या बँकेत चांगल्या खूप खूप अस हे आहे सुविधा चांगल्या आहे तुम्हाला म्हणजे घरी येऊन तुमचं हे करतील अस आम्ही विचार केला पहिले पण नंतर तेच आहे कि private बँका वरती भरोसा पण नाही ना ग आपल्याला सवय लागलेली असते लहान पणा पासन कि state bank खूप चांगली आहे हे चांगली नाही आहे, पण आता आजकालच्या जमान्यात तर गरजेनुसार आहे ना सगळ्या गोष्टी

गरज त्याच्यानंतर त्याचा काय उपयोग हे उपयोग आहे जर आपल्याला ती bank खूप लांब असेल सरकारी bank तर आपण private bank च prefer करणार न.

जायला यायला सोप्प झाल पाहिजे bus stop च्या जवळ पाहिजे अस नाही आहे का कस करायचं

मग हेच या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे न सगळ्या मग आता मी आता विचार करते account खोलते कारण account खोलन खूप गरजेच आहे जर नाहीच account खोलल तर काही म्हणजे अस अस आपण घरी किती पैसे ठेवणार न आपल्या स्वतःच्या जवळ दोन पाच हजार एक तर आणि भीती पण वाटते कधी pierce मधन खाली पडून गेले किंवा अं कोणी चोरुनच नेले घराच पण अस असत ना कि ठेवले आपण चाललोय कुठे काम करतोय कधी मागच्या galary तच काम करतो दरवाजा असा फक्त ओढूनच ठेवला दरवाजा त्यामुळे खरं तर बच अं savings account चा खूप फायदा आहे. हो नाही तू करून घे ते लवकरात लवकर. हा दोन तीन ठिकाणी चौकशी करते आणि मग account खोलते आता ते गरजेचच झालाय मला ते सगळ्या गोष्टी आणि मग ते आता मग असं पण होतो न ग फायदा account असल म्हणजे checkbook असल म्हणजे मुलांची fees द्यायची आहे पटकन आपला check लिहिला आणि देऊन टाकला तिथ सोप्प काम झाल. हा मग नाही तर मग ते ATM मध्ये जा मग ते पैसे काढा आणि मग नंतर त्या सगळ्या गोष्टी हे करा त्या पेक्षा हे इतक सोपं झालाय ना आता कि आपण देऊन टाकायचं मुलांची fees झाली आहे किंवा तो मुलांच्या school bus वाल्यांना fee द्यायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा check checkbook असलं कि पटकन check लिहिला दिला कि होतं काम म्हणजे हे सोप्प होऊन जातं.

चालेल चाल मग मी ठेवते आता phone मला सध्या काम आहे

अगं सुजाता किती दिवसांनी भेटतो आपण कसे आहेत घरात सर्वे बरे आहेत ना? हो सगळे बरे आहेत तुझ्या घरी कसे आहेत सगळे? अगं तुझी इशिता आता दोन अडीच वर्षांची झाली असेल ना? हा ना, मला तर भारी tension आलय कुठे टाकावे शाळेत काहीच सुचत नाही अगं नको एवढं tension घेऊ लहान आहे अजून ती नंतर ठरव की आता तिला खेळू दे आरामात तिला अह उडू बागडू दे तरी पण मी तर माझ्या इशू ला st Agnes मध्ये टाकण्याचा विचार करत आहे अरे बाप रे! इतक्या लांब, का गं बाई? ते प्रवासाने थकून जाईल फार ते केवढीशी आहे पोर अगं पण ती शाळा किती नावाजलेली आहे सगळ्या सुविधांनी देखील युक्त आहे एकदा का Nursery त टाकलं कि पुढील तेरा चौदा वर्ष बघायलाच नको अगं असे काय तुझे विचार? अगं donation आणि fee च पण तर बघावे लागेल ना अगं बघ जरा बोलताना जरा विचार कर आज कल युग कुठं चालला आहे English Medium मध्येच शिकून full मुलं पुढे जातात तुझ्या मोनाच्या बाबतीत काय ठरवलंय तिला कोणत्या शाळेत घालणार

अगं एवढ्या साध्या आणि स्वस्त शाळेत कशाला टाकते तिला? अगं आपल्या मूल्यांच्या बाबतीत first turn हा विचार करायचा नसतो संस्कार महत्वाचे मराठी शाळांना एवढं कमी लेखू नको आपण सुद्धा मराठी शाळेत शिकलो ना, आपण कुठे कमी पडलो का? पण English शाळेत एकदा शिकले पुढे अडचणच येत नाही ना आजच्या स्पर्धात्मक युगात मागे पडायला नको की तुला कोणी सांगितलं मराठी शाळेत शिकून मुलं मागे पडतात ते? मातृ भाषातून शिक्षण महत्वाचे आहे, त्याने संस्कार होतात, आपल्या अँटीशी नाळ घट्ट राहते, मुलांचा मातृ भाषेतून विकास चांगला होतो आज चीन, जापान, फ्रांस, जर्मनी, रशिया यांच्या सारखे देश अग्रेसर आहेत ते केवळ मातृ भाषेतून दिलेल्या शिक्षणामुळेच तू बघ मुंबई मुंबईत मागील दहा वर्षात मराठी शाळेंची संख्या व विद्यार्थी निम्मी झाल्याची आकडेवारी पुढे येत आहेत अश्या मुद्द्यावर चर्चा हि होयलाच हवी जाब विचारायला हवा मराठी शाळा बंद पडून कशे चालतील पण मराठी शाळांमध्ये पटसंख्या कमी होण्यामागचे कारण नेमकं काय आहे? कारण तुमच्या सारख्या फालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा आहे इतर शाळेच्या तुलनेत मराठी शाळेंच्या दर्जा बाबत प्रश्न चिन्ह निर्माण होते अनेक मराठी शाळांमधील कमी असलेली शिक्षक संख्या आणि त्याचे गुण गुणवत्तेवर होणार परिणाम शिक्षकांना दिलेली जाणारी इतर कामे ज्याला शाळा बाह्य कामे म्हणतात त्यामुळे वर्गात शिकवायला मिळणारा कमी वेळ मराठी मराठी शाळांसाठी येणारे प्रकल्प आणि त्याची होणारी अप्रत्यक्ष अंबलबजावणी यातील अनेक अडचणींमुळे मराठी शाळा हळू हळू लोप पावले चालल्या आहेत आज मराठी शाळा ह्या

हो गं तुझे म्हणणे बरोबर आहे, पण का नाही मराठी शाळांमध्ये सुधारणा केल्या जातात? सरकार कडून सर्व प्रकारचे अनुदान येते, तरीही कमी कश्याची आहे?

परंतु त्याच्या मुळाशी वरील सर्व कारणे आहेत त्यात इंग्रजी शाळांना अनुदान सरकारने सुरू केले ते वेगळेच या सगळ्याची परिणती म्हणून ज्या सरकारी मराठी शाळांनी येथे खेड्यापाडा शिक्षणाची गंगा नेली जागृती घडवली विकास घडवला त्यांची आज मृत्यू घंटा वाजत आहे, हे सगळे आपण असेच चालू देणार आहोत का? सुशिक्षित मराठी पालकांनी यावर थोडा तरी विचार करण्याची गरज आहे की नाही ज्या मराठी शाळेतून आपण घडलो त्या शाळा कमकुवत बनत असतील बनवले जात असतील तर त्या त्याबाबत किमान सरकारच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून त्या शाळा जपतील वाढतील यासाठी प्रयत्न करण्यासाठी पुढे येण्याची आज आवश्यकता आहे अगं पण तुला माहित आहे ना आज इंग्रजीचा एक वेगळाच trend निर्माण झाला आहे गाव खेड्यातली मुलांना इंग्रजी शाळेत टाकले की गरिबातल्या गरीब पालकही सुखात झोपतो विद्यार्थी खरंच किती प्रबलब्ध आहे याकडे लक्ष नसतं फक्त शाळेचा board आणि शाळा इंग्रजी आहे ना मग बस शिकेल तर त्याला हवं तसं मग ते शाळेत काय चालतं कसं शिकवलं जातं याकडे मात्र दुर्लक्ष भरमसाठ वाढलेल्या admission fees कधीकधी सामान्य माणसाला काकुळतीला आणतात आताही इंग्रजी माध्यमाची किडगाव खेड्यापर्यंत पसरली आहे आणि तिथला पालखीही याच बळी पडला महत्वाचे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती मजबूत नसते ज्यांची असते त्यांची मुले त्या इंग्रजी शाळेत जातात पण इतरांचा विचार करण्यात येते कोणाकडेच वेळ नसतो प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे मग आडनावर्ती कोडतरी कोणाला यातून गाळशेटी होते ती सामान्य माणसाची ज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे मला एक गोष्ट सांग तू ही मराठी शाळेतूनच शिकलीस ना आज तू किती मोठ्या bank ची मॅनेजर आहेस, सर्व इंग्रजीतील व्यवहार तू सक्षमपणे पहातेच ना? हे तर खरे आहे मग मला सांग आपण आजवर ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेत घडलो, त्या मराठी शाळेचा त्या माध्यमाचा विसर पडला की काय? महात्मा फुलेंपासून ते कर्मवीर अण्णाभाऊ साहेबांपर्यंत सर्वच समाज सुधारक शिक्षण प्रसारकाने रक्ताचे पाणी करून उभारलेल्या शाळा आज ओस पडण्याच्या परिस्थितीत आहे त्यावेळेस सुस्थितीत आणून बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण व्यवस्थेने सुसज्ज करून याकडे वेद लक्ष देऊन खाजगी शाळांच्या मनमानीवर अंकुश ठेवला नाही तर शिक्षण क्षेत्राचे भांडवल जसं शहरात झालंय तसं गाव खेळत होऊ नये याकडे विशेष विशेषतः लक्ष दिलं पाहिजे आपल्या शाळेत semi इंग्रजी अध्यापन सुरू केलं पाहिजे त्यामध्ये गणित व विज्ञान विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जातात दहावीनंतर विज्ञान किंवा अभियांत्रिकी प्रवेश घेत असताना इंग्रजी भाषेतून गणित विज्ञान शिकवण्यात येते कला व वाणिज्य शाखेतील काही विषय वगळता बहुतांश अध्यापन इंग्रजी भाषेतून होते त्याचवेळी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अडचण करणार नाही पालकांचा मराठी माध्यमाकडे कल नाही हे ह्या मराठी शाळा बंद पडण्यामागचा प्रमुख कारण आहे स्पर्धेत टिकायचा असेल तर इंग्रजी शाळा वाचून काही पर्याय नाही हा जो काही गैरसमज आहे त्यातून पालकांना बाहेर काढणे खूप मोठा आव्हान आहे शासनाने आता semi English चा पर्याय असलेला दिलेला आहे त्याचा बहुतांश वापर शाळेतून करून घेतला पाहिजे खेड्यातील गरीब शेतकरी आधीच बेहाल असताना त्याला परवडेल असे शिक्षण फक्त मराठी शाळेत देऊ शकतात हे जिव्हार सत्य असलं तरी याची कल्पना नाही आहे खेड्यातील पालकाच्या मनात देखील मराठी शिक्षणाबद्दलची भीती समाजातील सुशिक्षित मराठी लोकांनीच दूर केली पाहिजे जवळजवळ सगळ्याच मराठी शाळांमध्ये semi english माध्यम सुरू झाले त्याचे महत्त्व बालकांना समजावून सांगितलं पाहिजे कारण semi english शाळांनी आपण कमी लेखून चालणार नाही कारण global competition मध्ये ह्यांना उतरण्यासाठी गणित आणि विज्ञान सारखे विषय कधी कधी इंग्लिश मधून केलेले ही समजून घेतलेले ही चांगले असतात ह्यासाठी गावात शाळेचा माजी विद्यार्थी एकत्र आला पाहिजे मराठी माध्यम आणि semi English शाळेचे महत्व पटवून दिलं पाहिजे आपल्या मुलांना मराठी शाळेत टाका त्यांना तिथेच योग्य शिक्षण मिळेल हे ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे कारण भविष्य त्या बिचाऱ्या पालकांनी पाहिलेही नाही

हो म्हणूनच हा न्यूनगंड वेळीच पुसून टाकला पाहिजे बरं का भविष्यातील इंग्रजांनी शाळेत शाळांच्या मनमानीला धोका ओळखून आज वर आजच यावर उपाययोजना आखली पाहिजे त्यासाठी गावातला तरुणाईने पुढाकार घेतला पाहिजे शहरातील पालकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे कारण आपल्या शाळेत शिक्षण पद्धतीत आधुनिकता आणून आपल्या शाळेचे होणारे खच्चीकरण आपणच रोखू शकतो काही दिवसापूर्वी सरकारने असेही आयोजित केला आहे की मोठ्या मोठ्या महाविद्यालयातील जे वैद्यकीय शिक्षण आहे किंवा कला शाखेतील शिक्षण आहे हे पूर्णतः मराठीतून करावं

की सर्व राज्यातील जेही जे पण अह न्यायालयीन काम करत आहेत ते मराठीतून चालू करावं हे त्यांच्या आग्रह आहे बरं झालं तू माझे चांगलेच डोळे उघडले माझे इशूला मी नक्की मराठीतूनच मराठीतूनच शिक्षण देईल आई ही आई, आई ही आई असते म्हणून मातृभाषा श्रेष्ठ असते खरं आहे, आई ही आई असते आणि मातृभाषा श्रेष्ठ असते म्हणूनच मी म्हणते मराठी शाळा टिकवा माय मराठी वाचवा मराठी शाळा टिकवा माय मराठी वाचवा नमस्कार मित्राणु आपण share market बदल म्हणजे stock market बदल आज थोडी माहिती बघणार आहोत share market मध्ये पैसे गुंतवण्यासाठी आपल्याकडे dmat account असणे आवश्यक आहे जसे आपले saving account असते तसेच dmat dmat account असते dmat account हाताळणे फार सोपे असते ज्यांना mobile मध्ये whats aap facebook हाताळता येते ते चांगल्या पद्धतीने dmat account dmat account आपले हाताळू शकतात आपल्याला मोठी wealth करायची असेल तर risk आपल्याला घ्यालाच पाहिजे ह्याचा अर्थ असा नाही कि share market मध्ये पैसे बुडतात जे लोक चुकीच्या पद्धतीने share market मध्ये पैसे गुंतवितात केंव्हा कोणतीही प्रशिक्षण न घेता share market मध्ये पैसे टाकतात असे लोक